नाही mam अजून नाही झालाय.

अं तुम्ही अंदाजे सांगू शकाल का या किती दिवसामध्ये आर्ज मंजूर होईल? Mam पण आम्ही अर्ज करून already पंधरा ते वीस दिवस झाले आहेत. अजून काय मजूर पण झालेला नाही मे bank के कडून ते message कि call पण

Mam त्या काय चुका झालेत त्या आम्हाला कळू शकेल का? तर आम्ही पुन्हा आर्ज करू शकतो म्हणजे तर चुका कळल्या तर. अह Okay mam तरी आम्ही हे आर्ज cancel करू शकतो का mam. ठीक आहे madam पण ना education loan वरती व्याज दर नऊ percent म्हणजे खूप आहे mam so त्यामुळे cancel करायचंय. अच्छा ठीक आहे madam याबद्दल आम्हाला काही कल्पना नव्हती तुम्ही दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद mam. Madam मी त्वरित education loan कसे मिळवू शकते किंवा मिळेल का? Okay madam madam मला आणखी एक प्रश्न विचारायचं होत विचारू शकते का? Mam Education loan साठी काही subsidy उपलब्ध आहे का? Okay धन्यवाद mam mam मला IAAS coaching साठी education loan मिळू शकेल का? अच्छा Madam education loan नाही असू शकल्या काय होते म्हणजे अं तुरुंगात जाऊ Okay madam education loan घेणं चांगली कल्पना आहे का? अच्छा Mam यासाठी काही मर्यादा किंवा काही limit आहे का कि loan आपल्याला एवढ्या वेळेतच फेडावे लागेल कि काही? ठीक आहे mam बाकी यावर काही मर्यादा किंवा काही limit च काही problem नाही ना mam?

ठीक हे mam धन्यवाद mam माहिती दिल्या बद्दल.

Football football हा खे‌ळ जास्तच खुपच लोकप्रिय आहे. football हा खेळ western देशांत खूप खेळला जातो. भारतात वेग-वेगळ्या प्रकारचे लोकप्रिय खेळ खेळले जातात जसे की खो-खो, कबड्डी, cricket, volleyball, tennis football यांसारखे अनेक खेळ खेळले जातात. त्या मध्ये काही लोकप्रिय आहे जसे की football, football हा खूपच जास्त लोकप्रिय खेळ आहे. भारतात हा लोकप्रिय नाही पण विदेशात जास्तच खूपच लोकप्रिय खेळ आहे. football हा खेळ तरुण पिढीमध्ये खूप लोकप्रिय खेळ आहे. आणि भारतामध्ये तर ह्या खेळाचे खूप चाहते आहेत. football हा एक खेळ आहे, जो शाळेमध्ये असताना खूप खेळायचे आणि हा खेळण्यास खूप मज्जा यायची, कारण सगळ्यांना मागे टाकून ball ला पुढे ढकलण्याचे मस्तच वाटायचे! पण आम्ही हा खेळ शाळेमध्येच फक्त एक विरंगुळा म्हणून खेळायचो. परंतु हा, हा खेळ इतका लोकप्रिय झाला आहे की, हा खेळ अनेक देशांमध्ये आवडीने खेळला जातो आणि भारतामध्ये देखील हा खेळ खेळला जातो आणि भारतातील काही भागातील तरुण पिढी ह्या खेळासाठी तर,

खेळाला soccer या नावाने देखील ओळखले जाते, football च्या आंतरराष्ट्रीय FIFA संघटना असे म्हणते की, football हा खेळ suju chini खेळाचे विकसित खेळ आहे, म्हणजेच हा खेळ चीनमधून आल्याचे असे सांगतात भारतामध्ये या खेळाची लोकप्रियता 'नागेंद्र प्रसाद' यांचा मुळे वाढली. त्यामुळे ह्यांना भारताचे football असे या खेळांचे जनक मानले जातात. त्यांनी football ची स्थापना केली. त्यानंतर जस-जशी ह्या खेळाची लोकप्रियता वाढू लागली आणि एकोणविसशे पन्नासमध्ये कोलकाता ह्या शहरात अनेक footballclub तयार झाले. त्यानंतर भारताने विश्वचषक मध्ये जाण्याची पात्रता साधली पण त्यावेळी भारताकडे विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी तेवढे पैसे न्हवते म्हणून olympic आपले लक्ष्य केंद्रित केले. भारताची footballteam एकोणविसशे छप्पन आणि एकोणविसशे अठ्ठावनमध्ये olympic मध्ये चौथे स्थान मिळवले आणि येथूनच भारतीय football चा सुवर्ण काळ सुरू झाला. football म्हणजे एक हवा भरलेले आणि वरती कातडी असणारा मोठा पाय चेंडू आणि तो खेळताना जो पायाने पुढे ढकलला जातो आणि goal केला जातो. football या खेळामध्ये अकरा खेळाडू असतात. या हा खेळ दोन slide मध्ये खेळला जातो. हा खेळ खेळत असताना खेळाडू आपले हात वगळता आपल्या शरीराचा कोणताही भाग वापर करून ball हलवू शकतो पण ह्या खेळामध्ये ball पुढे ढकलण्यासाठी जास्तीत जास्त पायाचा वापर केला जातो पण ball पकडण्यासाठी goal रक्षक हाताचा वापर करू शकतो. या खेळामध्ये दोन गट असतात आणि ते एकमेकांविरुद्ध असतात आणि एकमेकांविरुद्ध गटामध्ये अकरा-अकरा अशी खेळाडू संख्या असते, म्हणजेच या खेळ सुद्धा~ हा खेळ सुद्धा क्रिकेट आणि hockey प्रमाणे अकरा-अकरा खेळाडूत खेळला जातो. म्हणूनच हा खेळ खूपच जास्त लोकप्रियआहे. football खेळाचे मैदान हे आयताकृती असून ह्या मैदानाची लांबी नव्वद ते शंभर meter असते आणि रुंदी पन्नास ते सत्तर meter असते आणि football चा मैदानाला football खेळपट्टि किंवा soccer खेळपट्टि म्हणले जाते, म्हणजेच football ला दुसरे नाव soccer आहे हे आपण सुरुवातीलाच पाहिले. या खेळामध्ये वापरल्या जाणाऱ्या ball चा व्यास सदुसट ते सत्तर centimeter असतो. football

goal रेषा ओलांडते तेव्हा goal होतो आणि त्याचे goal मिळतात. football या खेळाचे मैदान कृत्रिम किंवा नैसर्गिक गवताने बनवलेले असते. तसेच खेळपट्टिचा आकार बदलण्यासाठी परवानगी आहे. पण अकरा ते एकशे तीस yard लांब आणि पन्नास ते शंभर yard रुंद असले पाहिजे. सामन्यात हा खेळ दोन slide मध्ये खेळला जातो आणि पंचेचाळीस minutes चा असतो आणि त्यामध्ये पंधरा minutes चा विश्रांतीचा कालावधी असतो. प्रत्येक संघामध्ये अकरा खेळाडू असतात आणि एक goal रक्षक असतो. ज्याला ball चा स्पर्श करण्याची परवानगी असते आणि खेळाचा सामना खेळण्यासाठी नऊ खेळाडू मैदानमध्ये असावे लागतात आणि दोन संघातील राहिलेले चार-चार खेळाडू हे राखीव असतात, म्हणजे जर मैदानामध्ये खेळ खेळणाऱ्याला खेळाडूला काही दुखापत झाली तर राखीव खेळाडू मधील खेळाडू त्यांचा जागी खेळतात. प्रत्येक game मध्ये एक refree आणि दोन सहायक refree

Refree शी सलाह मसलत करून निर्णय घेतात. सामन्यात दोन्ही संघांची गुणांची पातळी कमी असली तर खेळाला अतिरिक्त वेळ मिळतो आणि नव्वद minutes त नंतर ज्यादा तीस minutes जोडली जातात. जर अतिरिक्त वेळेनंतर ही जर दोन्ही संघ स्तरावर असल्यास penalty shoot out करणे गरजेचे असते. जर खेळाडूने खेळ खेळताना जर एखादा fault केला तर त्याला पिवळे किवा red card मिळते आणि हे card देण्याचा पूर्ण निर्णय हा refree चा असतो.

तर ते लाल card च्या बरोबरीत असतात. अशा प्रकारे खेळाचे वेगवेगळे नियम असतात आणि ते खेळाडूला पाळावे लागतात आणि जर खेळाडूने कोणताही नियम मोडला तर त्याला खेळातून बाहेर काढले जाते, त्याचबरोबर football हा खेळ खेळण्यासाठी काही मुख्य साहित्य देखील आवश्यक असते ते म्हणजे खेळपट्टी आणि football या व्यतिरिक्त खेळाडूंसाठी stud~ ted तर footballboots team आणि matching stick घालावे लागतात आणि गोलक्षकसाठी pad, हातमोजे आणि इतर साहित्य

प्रवास प्रत्येक व्यक्तीने जीवनात आयुष्यात कधी ना कधी प्रवास केलेला असतो, परंतु काही प्रवास हे कायम स्मरणात राहतात. आज मी तुम्हाला प्रवासविषयी काही माझं अनुभव सांगणार आहे. प्रवासाचा एक वेगळा सुखद अनुभव असतो. प्रवास हा मानवी जीवनातील एक महत्वपूर्ण भाग आहे. प्रत्येक प्रवासात काही ना काही आठवणी तयार होतात, परंतु काही प्रवास असे असतात. की जे आयुष्यभर अविस्मरणीय राहतात. प्रवासाने दैनंदिन कामाचा सर्व थकवा व चिंता दूर होऊन आनंदाची प्राप्ती होते. संशोधनातून सिद्ध झाले आहे. की सुंदर निसर्गातील प्रवास आपले आरोग्य आणि बुद्धीला चालना देतो. मागील वर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आम्ही देखील दैनंदिन कामाला break लाऊन गोव्याला फिरायला जाण्याचे ठरवले. गोवा जाण्याचा हा निर्णय माझ्या वडिलांनी घेतला होता. प्रवासाच्या म्हणजे गोव्याचा हा प्रवास अतिशय रोमांचक, साहसिक आणि मनोरंजक होता. आमच्या प्र~ प्रवास गोव्याचा प्रवासाची सु~ सुरुवात railway ने झाली. railway चा प्रवास माझ्यासाठी नेहमी मनोरंजक ठरला आहे. लहानपणापासून मी railway नी यात्रा केलेली आहे. माझे नाना स~ संभाजी नगरजवळ राहतात आणि आम्ही पुण्यात म्हणजे तिथून भरपूर काही अंतर नाहीये. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये दरवर्षी railway ने प्रवास करीत, मी माझ्या नानाच्या गावी यायचो, यावर्षी देखील railway चा प्रवास करण्याची संधी मिळाली होती, परंतु की नानाच्या गावाला नव्हे, तर निसर्ग सौंदर्यने नटलेल्या गोव्याला जाण्यासाठी गोव्याचा हा railway चा प्रवास क्षण माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण होता, या प्रवासात माझ्यासोबत

आता railway ने गती धरली. माझ्या आईने आमच्यासाठी स्वादिष्ट बिर्याणी बनवली होती, काही वेळानंतर आम्ही सर्वांनी मिळून बिर्याणी खाल्ली. रात्रीची वेळ असल्याने बाहेरून दृष्य काही खास दिसतं नव्हते, म्हणून आम्ही पत्ते खेळण्याचा निर्णय घेतला. माझी दीदी, भाऊ आणि मी सर्वात वरच्या seat वर जाऊन बसलो होतो, तिथे आम्ही आपल्या पत्त्यांचा खेळ सुरू केला. चार, पाच पत्त्यांचे डाव खेळल्यानंतर आम्ही अंताक्षरी खेळायची सुरू केली. एक एक जण गाणी म्हणु लागतो. आमच्या railway डब्यात आमच्याशिवाय कोणीही नव्हते. TC च्या म्हणण्यानुसार ज्या कुटुंबाने आमच्या डब्यात seat book केली होती, त्यांनी आपली booking ऐंनवेळी cancel केली होती. डब्यात आम्हीच असल्याने कोणी रोकटोक करणारे नव्हते. पत्ते आणि अंताक्षरीचा हा खेळ झाल्यानंतर आम्हाला भूक लागली. नाश्ता म्हणून आम्ही bag तून chips व biscuit चे packet काढले. मस्त पैकी स्वाद घेत चुटुक चुटुक करत खाल्ले, आता रात्रीचे एक वाजले होते, म्हणून आम्ही झोपण्यास निर्णय घेतला. सकाळी जेव्हा मला जाग आली. तेव्हा मला सूर्यदर्शन घडले, मी खिडकीजवळ जागा सांभाळली व बाहेर पाहू लागलो. हिरवे हिरवे शेत, सुंदर दिसणारे लहान मोठे पर्वत आणि लांब लांब रस्ते मला रोमांचित करत होते, इतके सुंदर निसर्ग सौंदर्य मी आजवर पाहिले नव्हते, आता गोवाजवळ आले होते. गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य माझ्या मनाला मोहित करीत होते. ते नैसर्गिक रम्य सौंदर्य डोळ्याला साठवता येतं नव्हतं. मी माझा mobile काढला व एक एक दृष्याची photo टिपून जवळ ठेवली. जवळपास चौदा तासांच्या प्रवासाच्यानंतर आम्ही गोवा पोहोचलो, ज्याठिकाणी पोहोचण्यासाठी प्रवास इतका सुंदर होता, ते ठिकाण अर्थात गोवा, त्यापेक्षाही सुंदर होते ते म्हणजे प्रवास माझे वडिलांनी गोव्यातील प्रसिद्ध hotel मध्ये room book केला होता. गोव्याच्या सुंदर समुद्र किनारा सर्व चिंता, दुःख आणि तणाव दूर करत होता, आम्ही गोव्याला सहा दिवस राहिलो.

प्राणी आढळले, ते म्हणजे मानव प्राणी, जे की छेडछाड करीत असंत समुद्रकाठी, परंतु माझ्या वडिलांना ते आवडले नाही. माझ्या वडिलांनी त्यांची तक्रार police station मध्ये गेले. police ऐंनवेळी येऊन त्यांना घेऊन गेले. असेच भामटे जर फिरत राहिले तो गोवा हा पर्यटन स्थळ म्हणून कधीच ओळखला जाणार नाही व गोव्याचे नाव खराब होतील, पण गोव्याची गोष्ट मला चांगली आवडली, तिथले निसर्ग, तिथं असणारी उंच उंच झाडे तिथं असणारे नारळाचे झाडं हे असे, मन मोहून जाणारे काही दृष्य मला खूप आवडले. अजून आम्ही तिथं खूप मजा केली. आम्ही तिथं scooter book केली व लांब लांब

कारण की माझ्या वडिलांना मद्यपान आवडत नाही. आणि तिथले जे नंगानाच जास्त होतं होता, त्याच्यामुळे आम्ही लवकर तिथून निसटलो गोवा म्हणजे एक मस्त असणारं शहर, निरोगी असणारं शहर. गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे शहर आहे. गोव्याचे क्षेत्रफळ तीन तीन हजार सातशे दोन चौरस kilometer एवढे असून लोकसंख्या चौदा हजार सत्तावन्न सहाशे बारा एवढी आहे, म्हणजे एवढं मोठं की आपण डोळ्यांनी एक दिवसात पाहू शकणार नाही, निसर्ग सौंदर्यबद्दल प्रसिद्ध असलेला एक समुद्र किनाऱ्यामुळे व हे देशी, परदेशी पर्यटकांसाठी आकर्षित पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. येथील एक महत्वाचा व्यवसाय आहे पर्यटन. गोवा हे प्राचीन मंदिर आहे व वैशिष्टपूर्ण स्थापत्य केल्याबद्दल देखील प्राप्त आहे. basic life बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे. निसर्गरम्य ठिकाण अशी भारतात गोव्याची ओळख आहे. गोवा हा साहित्य आणि कला याने समृद्ध आहे. महाभारतामध्ये गोव्याचा उल्लेख गोपराष्ट्र किंवा गोव~ गोवराष्ट्र असा केला गेला आहे.

तीस मे एकोणिसशे सत्याऐंशी रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला. तीस मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. गोव्यातील railway station जसे की करंजोळ, करंबोळी, करमाळी, कळंब, कळें, कुळे हे तिथले railway station ची नावे आहेत, तिथले special beach साठी गोवा famous आहे. विविध देशातून गोव्याला भेट देण्यासाठी पर्यटक येतात, हे आपण लक्षात घेऊन तिथल्या पर्यटनाची किती महत्वपूर्ण व सौंदर्य आहे. हे लक्षात घेणे आपल्याला गरजेचे आहे. ज~ जो उत्तरेकडून महाराष्ट्र आणि पूर्वेकडून किंवा दक्षिणेकडून कर्नाटकने वेढलेला आहे, गोव्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे.

त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी आणि मनमोहक दृश्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. गोवा हे एक राज्य आहे, ज्याचा मुख्य आणि मुख्य व्यवसाय पर्यटन आहे. गोवा राज्य भारताच्या पश्चिमेला आहे. गोव्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, त्याची राजधानी पणजी आहे, तर गोव्यातील सर्वात मोठे शहर वास्को दि गामा आहे. गोवा ही पूर्वी पोर्तुगालची वसाहत होती. पोर्तुगाल ची वसाहत म्हणजेच जे पोर्तुगीज लोकं असतात, त्यांनी तिथं राहून वसाहत निर्माण केल्या होत्या. गोव्याचा समुद्र किनारा पाहून पर्यटन येथे आकर्षित होतात. गोवा हे तरुणांसाठी आकर्षित करण्याचे केंद्र असले, तरी तरी गोवा हे सर्व वयोगटातील लोकांसाठी एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. गोवा हे एकीकडे नैसर्गिक सौंदर्याने भरलेले romantic ठिकाण आहे आणि दुसरीकडे अनेक तीर्थ क्षेत्र आहेत.

समुद्राला येऊन मिळते. मित्रांनो, केरळची सर्वात लांब नदी कोणती असेल, तर ती भरतपूजा किंवा पोनतानी नदी आहे. केरळची सर्वात लांब नदी कोणती भरतपूजा किंवा पो~ पोनतानी नदी, त्यानंतर मित्रांनो, एक इथ पेंबा नदी आहे, जी Separate आहे, तरी पेंबा नदी आहे जी आहे ती कुठे येऊन मिळते? ती वेमनाथ सरोवरामध्ये येते, कुठे येते? वेमनाथ सरोवरामध्ये आहे, तर मित्रांनो, हे जे वेमनाथ सरोवर आहे, ते भारतातील सर्वात लांब सरोवर आहे. हे लक्षात घ्या, पेंबा नदी कुठे? वेमनाथ सरोवरमध्ये आणि वेमनाथ सरोवर जे आहे, ते भारतातील सर्वात लांब सरोवर आहे. तर मित्रांनो अश्याप्रकारे आपण खंभातच्या आखाताला मिळणारे आणि sorry खंभ~ खंभातच्या खाडीला मिळणारे आणि जे आपला अरबी समुद्र आहे, त्याला मिळणाऱ्या नद्या पाहिल्या, आता आपल्याला या पूर्व वाहिनी नद्या आहेत, म्हणजेच काय, तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत, त्या बघायच्या आहेत.

तर, त्यानंतर मित्रांनो, सुवर्णरेखा, ही जी नदी आहे, रांची पठारावरून येते, तर ही नदी येऊन बंगालच्या उपसागराला मिळते, त्यानंतर वैतरणा नदी देखील येऊन बंगालच्या उपसागराला मिळते. त्यानंतर मित्रांनो, ब्राह्मणी नदी जी आहे, ती देखील बंग~ जे बंगालचा उपसागर आहे त्याला येऊन मिळते, तर ही जी ब्राह्मणी नदी आहे, ती उडीसामधील कोयल आणि शंख या ज्या दोन नद्या आहे, या दोन नद्यांचा प्रवाह मिळून ब्राह्मणी नदी होते.

होतो. त्यानंतर मित्रांनो, महानदी ही एक महत्वाची नदी आहे. तर ही महानदी आहे ती छत्तीसगढमधील सिंहवा टेकडीमधून येथे

त्यानंतर मित्रांनो, त्र्यंबकेश्वर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, त्र्यंबक टेकडीवरुन एक महत्वाची नदी येते, ती म्हणजे कोणती गोदावरी नदी, ही खूप महत्वाची आणि मोठी नदी आहे. तर मित्रांनो, गोदावरीला दक्षिण गंगा किंवा बृहत गंगा असे देखील म्हंटले जाते. गोदावरीला काय म्हणतात दक्षिण गंगा किंवा बृहत गंगा आता दक्षिण गंगा आणि दक्षिणेची गंगा यामध्ये confuse होऊ नका. दक्षिणेची गंगा कावेरीला म्हणतात आणि दक्षिण गंगा गोदावरीला म्हणतात. त्यानंतर मित्रांनो, आपण गोदावरी जी आहे, ती पहिलं इथे तर ती काय करते, पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. पण ती आधी काय करते इथे delta त्रिभुज प्रदेश आहे, ते तयार करते. आपण जे गोदावरी आहे, तिला काही उपनद्या येऊन मिळतात, तर त्या गोदावरीचं थोडं detailed मध्ये बघूया. तर मित्रांनो, ही गोदावरी नदी आहे, आता या गोदावरीला तिच्या काही उपनद्या येऊन मिळतात, तर बघा कोण कोणती दुधना नदी, तुरणा नदी, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा या उपनद्या आहेत. तसेच इंद्रावती, सवारी आणि सिलूरी या उपनद्या येऊन मिळतात, तसेच खालून तिला मांजरा नदी येऊन मिळते, तर मित्रांनो ही जी मांजरा नदी आहे, त्यावर निजामसागर आहे, काय आहे निजामसागर आहे. त्यानंतर मित्रांनो, निजामसागर धबधबा आहे, ok त्यानंतर मित्रांनो, आपण जर बघितलं तर गोदावरीनंतर कोणती नदी येते, कृष्णा नदी येते.

आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या चार राज्यांमधून वाहते, कोण कोणत्या महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या चार राज्यांतून कृष्णा नदी वाहते. मित्रांनो, कृष्णा नदी देखील इथे काय करते, त्रिभुज प्रदेश तयार करते, delta form करते आणि कृष्णा नदीला देखील तिच्या काही उपनद्या येऊन मिळतात, तर ते आपण बघूया, तरी कृष्णा नदी आहे, तिला कोयना आणि भीमा या दोन उपनद्या वरुन येऊन मिळतात आणि तसेच मित्रांनो, वरणा, पंचगंगा, दूधगंगा, घाटप्रभा, मालप्रभा या उपनद्या येऊन मिळतात, तसेच वराडा ही एक उपनदी आहे, जी कृष्णा नदीला येऊन मिळते. त्यानंतर मित्रांनो, तुंग

मिळते. तर कोणत्या भीमा, कोयना, वरणा, पंचगंगा, दूधगंगा, घाटप्रभा, मालप्रभा, वराडा, तुंग, भद्रा आणि तुंगभद्रा मिळून म्हणजे तुंगभद्रा होतं यांच तरी कृष्णा नदीला या उपनद्या मिळतात. त्यानंतर मित्रांनो, कृष्णा नदीनंतर आपण पहिलं तर खाली जी पेन्नार नदी आहे, आता ही पेन्नार नदी आहे तिच्या मध्ये दोन प्रवाह आहेत, कोणते, उत्तरी पेन्नार आणि दक्षिणी पेन्नार तर उत्तर पेन्नारमध्ये नंदीदुर्गवरनं येत होते. दक्षिणी पेन्नार जी आहे, ती केचव येथून दोन ठिकाणी, नंदीदुर्ग आणि केचव या ठिकाणावरुन प्रवाह एकत्र येऊन मग काय होतं, पेन्नार नदी येऊन पुढे ती बंगालच्या उपसागराला मिळते, त्यानंतर मित्रांनो, कुर्ग जिल्हामधून

आता तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जी दक्षिणेची गंगा कोणाला म्हंटलं जातं, तर दक्षिणेची गंगा कावेरी नदीला म्हंटलं जातं आणि दक्षिण गंगा कोणाला म्हणतात, गोदावरीला म्हणतात. तर मित्रांनो, कावेरी नदी जी आहे, ती दक्षिणेची गंगा म्हंटली जाते, तसेच मित्रांनो, कावेरी नदी जी आहे, ती बारमाही असते म्हणजे काय तिला बाराही महीने त्या नदीला पाणी असतं, का असतं मित्रांनो त्या नदीला बाराही महीने पाणी कारण की जो पाऊस असतो, south east मान्सून जे आहे, ते तर तेव्हा या नदीला पाणी मिळतं, परत जो परतीचा पाऊस असतो north east पाऊस जो असतो, त्यावेळी देखील north east मान्सूनमध्ये देखी त्या नदीला पाणी मिळतं. त्यामुळे बाराही महीने या कावेरी नदीला पाणी असतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, की कावेरी नदी याच्यावरती खूप dispute चालू आहे, बरोबर, तामिळना~ sorry ते~ तामिळनाडू आणि कर्नाटक जे आहे, या दोघांमध्ये काय आहे, dispute आहे, कशावरून, पाणी वाटपावरून जसं सिंधु आहे, तसं कावेरीचा देखील पाणी वाटपाचा प्रश्न आहे, त्यामुळे खूप चर्चेमध्ये आहे आणि महत्वाची नदी आहे, काय म्हंटलं जातं तिला दक्षिणेची गंगा. त्यानंतर मित्रांनो, कावेरी नदीनंतर पाहिले तर एक वैगई नदी आहे.

जाते. पाकच्या सामुद्रधुनीमध्ये तीच पाणी जातं, कुठं जाऊन मिळते, पाकच्या सामुद्रधुनीला जाऊन मिळते, कोणती नदी, वैगई नदी, कुठे मिळते, पाकच्या सामुद्रधुनीला, वर्शनंद येथून येते.

त्या अभ्यासलेल्या आहेत, आपण हिमालयीन नद्या पाहिल्या, द्विप्रकल्पीय नद्या पाहिल्या, हिमालयीन नदी प्रणालीमध्ये आपण गंगा, सिंधु आणि ब्रम्हपुत्रा नदी पाहिली, द्विप्रकल्पीय नद्यांमध्ये आपण जे आपल्याला खंभातच्या आखात आहे, तिथे मिळणाऱ्या नद्या, त्यानंतर अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या या तीन नद्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी जे आपण पाहिलेल्या आहेत. तर यानंतर मित्रांनो, आपल्याला जे धबधबे आहेत, ते कोणत्या नदीवर आहेत आणि उंच सर्वात लांब, या सर्व गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. मित्रांनो, आता आपण पाहुया कोणत्या नदीवरती कोणता धबधबा आहे. तर बघा मित्रांनो, चंबळ नदी जी आहे, आपण चंबळहचे वैगरे अभ्यासलं होतं मागे, तर ही जी चंबळ नदी आहे, त्या चंबळ नदीवरती चुलिया धबधबा आहे. मित्रांनो, इथे कोणत्या नदीवरती कोणता धबधबा आहे, यासाठी तुम्हाला प्रश्न विचारले जातात किंवा अचूक पर्याय साठी विचारलं जातं, त्यामुळे हे महत्वाचं आहे आणि हे तुम्हाला पाठचं करून ठेवावं लागणार आहे.

किंवा सतत ऐकत असाल, तर मित्रांनो एक धुवाधार धबधबा आहे, तो कुठे आहे, नर्मदा नदीवरती आहे आणि त्याच बरोबर दुग्धधारा आणि कपिलधारा हे दोन धबधबे देखील कुठे आहेत, नर्मदा नदीवरती आहेत.

जे USA आणि कॅनडाच्या border वरती आहे, तर यामध्ये मित्रांनो, नायगरा धबधबा जो आहे, तो तिथे कसा आहे, सर्वात अमेरिकेतला सर्वात मोठा धबधबा आहे, त्यामुळे या जो चित्रकोट धबधबा आहे, त्याला भारताचा नायगरा धबधबा असे ओळखले जाते, तर हा इंद्रावती नदीवरचा चित्रकोट धबधबा कसा आहे, महत्वाचा आहे

आहे. मच्छकुंड नदीवरती कोणता धबधबा आहे, दुडुमा धबधबा आहे, त्यानंतर सुवर्णारेखा नदीवरती हुंडरू धबधबा आहे. सुवर्णारेखा नदीवरती कोणता धबधबा आहे, हुंडरू धबधबा आहे. आणि मांडवी नदी, आपण गोव्याच्या इथे मांडवी नदी पाहिली होती, कर्नाटकातून येणारी, तर मित्रांनो, त्या मांडवी नदीवरती दूधसागर धबधबा आहे. आता दुग्धधारा आणि दूधसागर यामध्ये confuse होऊ नका.

आहे. त्यानंतर शरावती नदी, आपण याचं पहिलं होतं आधी, तर शरावती नदी ही एक महत्वाची नदी आहे मित्रांनो, तर या शरावती नदीवरती जोग किंवा त्याला गिरसप्पा म्हणतात किंवा महात्मा गांधी धबधबा देखील त्याला म्हंटलं जा~ जातं. आता नाव दिलेले आहे महात्मा गांधी धबधबा, तर शरावती नदीवरती जोग किंवा गिरसप्पा किंवा महात्मा गांधी तर हा धबधबा आहे. त्यानंतर मित्रांनो, वराही नदीवरती कुंचिकल धबधबा आहे. मित्रांनो, हा धबधबा देखील महत्वाचा आहे. वराही नदीवरचा कुंचिकल धबधबा हा का महत्वाचा आहे, कारण मित्रांनो, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे, वराही नदीवरचा कुंचिकल धबधबा आहे, त्यामुळे हे आपण नऊ धबधबे पाहिले, म्हणजे नऊ नद्यावरती असणारे विविध धबधबे पाहिले. या~ मित्रांनो यानंतर आपल्याला कोणत्या नदीवरती कोणते स्थान आहे किंवा कोणते प्रेक्ष~ आपण जे पर्यटन स्थळ म्हणतो किंवा एखादे असे महत्वाचे स्थळ आहे हे पाहायचं आहे. तर मित्रांनो, आता बघूया आपण कोणत्या नदीवरती कोणत ठिकाण आहे. तर मित्रांनो, यमुना नदीवरती आग्रा आहे, नवी दिल्ली कुठे आहे यमुना नदीवरती आहे. त्यानंतर मित्रांनो ब्रम्हपुत्रा नदीवरती डुबरीगड हे ठिकाण आहे, डुबरीगड कुठे आहे, गुवाहाटीमध्ये आहे तर कुठे आहे, ते ब्रम्हपुत्रा नदीवरती आहे, तुम्हाला माहिती असेल, आसाम इथून आसामच्या मैदानातून ब्रम्हपुत्रा नदी येते, तर तिथेच काय डुबरीगड हे ठिकाण आहे, ते ब्रम्हपुत्रा नदीवरती आहे. त्यानंतर मित्रांनो, महानदीवरती कटक हे ठिकाण आहे, महानदीवरती कोणतं ठिकाण आहे, कटक हे ठिकाण आहे. मित्रांनो, आपण त्या नद्यांवरची महत्वाची ठिकाणे जे आहेत तेच बघतोय.

आहेत. त्यानंतर मित्रांनो, तापी नदीवरती सूरत आहे, सूरत कुठे आहे, तापीवरती आहे.

अहमदाबादमधलं गांधीनगर हे ठिकाण कुठे आहे, साबरमतीवरती आहे. त्यानंतर वैगई नदी जी आहे, तर या वैगई नदीवरती मदुराई हे ठिकाण आहे. मदुराई तुम्हाला माहिती असेल, आपण भारतात राहतो, इथे मदुराई आहे, इथे वैगई नदी आहे, आपण पहिलं होतं, तर इथे मदुराई जे आहे ते इथं आहे. कोणत्या नदीवरती, वैगई नदीवरती आहे. त्यानंतर मित्रांनो, ब्राम्हणी नदी जी आहे, ब्राम्हणी नदी आपण पाहिली होती, तर या ब्राम्हणी नदीवरती राउरकेला हे ठिकाण आहे. तुम्हाला माहिती असेल राउरकेला महत्वाचं आहे लोहखानिजासाठी. त्यानंतर मित्रांनो, हिंडन नदी जी आहे, तर या हिंडन नदीवरती गाझियाबाद हे ठिकाण आहे, हिंडन नदीवरती कोणतं ठिकाण आहे, गाझियाबाद हे ठिकाण आहे. तर मित्रांनो, हे आता अभ्यासलं, तर मित्रांनो, यानंतर आपल्याला सरोवरांचा अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, आपण आता भारतातील सरोवरे बघूया आणि या भारतातील सरोवरे जे आहेत, त्यांचे काही प्रकार पडतात, तर आपण पहिल्यांदा जे त्यांचे वर्गीकरण आहे ते त्याच्या स्वरूपानुसार, स्वरूपानुसार म्हणजे काय, तर त्या सरोवराच्या

तर आता जे खारं पाणी आहे मित्रांनो, त्यामध्ये काय होतं, इथे कसं असतं की इथे पाणी बाहेरून येतं, नद्या पाणी आणतात. एक नदीमार्फत पाणी येतं, परंतु तिथलं पाणी जे आहे, ते पुन्हा बाहेर जात नाही, suppose एखादं ठिकाण असेल तिथे खड्डा असेल, तर तिथे पाणी येतं, पण पुन्हा ते पाणी बाहेर नाही जाऊ शकतं, तर अश्या प्रकारची situation असते, त्यामुळे तिथे पाणी येतं आणि बाहेर जात नाही. आणि पाणी जेव्हा येतं, तेव्हा सोबत mineral, क्षार सगळं घेऊन येतं, बरोबर, तरी क्षार जे असतात, ते तिथेच साचून राहतात, त्या क~ कसे राहतात, कारण की त्या पाण्याची पुन्हा ते बाहेर तर नाही जातं पण त्या पाण्याची काय होते, वाफ होते कालांतराने आणि पाण्याची वाफ झाली की त्या क्षारांची तर वाफ नाही होतं, क्षार तिथेच शिल्लक राहतात आणि त्यामुळे ती जमीन असते, ती काय होते ती खाऱ्या स्वरूपाची बनते आणि म्हणून यांना आपण खाऱ्या पाण्याचे सरोवर असे म्हणतो, त्यामध्ये पावसाचे पाणी येतं किंवा नद्यांकडून पाणी येतं आणि ते सरोवर कसं होतं खाऱ्या पाण्याचे सरोवर होते आणि ती जमीन देखील कशी असते, खारी जमीन असते. त्यानंतर मित्रांनो, जे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, तर या खाऱ्या पाण्याच्या सरोवरमधील सर्वात मोठे जे सरोवर कोणते असेल तर ते आहे, चिल्का सरोवर, कोणते सरोवर आहे, चिल~ चिल्का सरोवर, तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, की हे जे चिल्का सरोवर आहे, ते किनारी प्रदेशावरती आहे, किनारी भागात आहे कुठे आहे, ते उडीसा येथे आहे, उडीसाच्या किनारपट्टीला काय आहे, चिल्का सरोवर आहे, जे भारतातील सर्वात मोठे किनारी सरोवर आहे किंवा भारतातील सर्वात मोठे सरोवर आहे. पण किनाऱ्या व्यतिरिक्त जर आपण सर्वात मोठे सरोवर कोणते असेल, म्हणजे किनाऱ्या व्यतिरिक्त तर जमिनीवरचा जर बघितलं आपण भूमिय सरोवर, तर भूमीवरील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे, राजस्थानमधील सांभर सरोवर कोणतं आहे, राजस्थानमधील सांभर सरोवर हे किनाऱ्या व्यतिरिक्त सर्वात मोठे सरोवर आहे, त्यानंतर मित्रांनो आपण गोड्यापाण्याचा सरोवर जर पाहिलं, तर गोड्यापाण्याच्या सरोवरामध्ये काय होतं तिथे पाणी येतं आणि ते बाहेरही जातं म्हणजे इथल्या पाण्या~ ते क्षार जे असतात, ते तिथेच टिकून राहत नाही, ते पुढे दुसरीकडे वाहून पण जातात आणि त्यामुळे काय होतं, दुसरीकडे जातं तर ते क्षार एका जागी साचत नाही, जरी बाष्पीभवन झालं, तरी तेवढे क्षार साचत नाही म्हणून ती जमीन खारी होतं नाही, मग गोड्या पाण्यात तेव्हा कशी असते गोडी जमीन असते, तर गोड्या पाण्याचे सरोवर झालं, इथं पाणी येतं आणि बाहेर सुद्धा जातं. त्यानंतर मित्रांनो, जे गोड्या पाण्याचे सरोवर आहे, त्यामध्ये आपण सर्वात मोठं सरोवर कोणतं असेल, तर सर्वात मोठं जम्मू काश्मीरमधील उलर सरोवर, हे सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे, कोणतं, उलर सरोवर जे जम्मू काश्मीरमध्ये